या चित्रामध्ये एक ब्लू शिट नाव असे नावाचे एक अह मेकअप अँड ब्युटि सलून आहे. या त्याच्या चित्रामध्ये --

यामध्ये एक पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपावर एक बाईक वाला पेट्रोल भरण्यासाठी गेलेला आहे अ पेट्रोल पंपा च्या आजूबाजूला खूप झाडे आहेत.

अह पारडाला अह खुटीच्या जवळ गवत टाक खाण्यासाठी गवत ठेवलेले आहे.